या चित्रा मध्ये एक मुलगा झाडांना पाणी देताना दिसत आहे तो नळी च्या साह्या साह्याने झा झाडांना पाणी देत आहे छान शी अशी फुलांच झाड आहे.

हा जनरल स्टोअर चा फोटो आहे ज्यामध्ये पाण्याची बॉटल कोल्ड्रिंक --

खूप सुंदर आस फुलांच दुकान आहे खूप सुंदर अशी फ्लॉवर पॉट्स सजवून ठेवलेले आहे लाल पिवळे पांढरे जांभळे वेगवेगळ्या रंगाची फुल फुलाच्या माळा--